व खूप छान वॉटर पार्क आहे जिथ खेळाव म्हणजे पाणी पण आहे पाण्यामध्ये पण खेळण्यासाठी.

शेत आहे अ शेतामध्ये नारळाची झाड पण खूप मोठ्या प्रमाणात--

मोठ्या प्रमाणात आहे तर बस पण खूप मोठ्या आहेत तिथे एवलेबल .

अं जसं की पुरुषांची संख्या किंवा मुलांची संख्या जास्त असतात.

आणि रोड पण अ दिसत आहे आणि पार्किंग ला पण जागा आहे साइड न पार्किंग मध्ये पण खूप मोठ्या गाड्या लावलेल्या आहेत आणखी.

खूप जण या गार्डन मध्ये खेळण्यासाठी येत असतात आणि खूप मोठं हे गार्डन आहे.

काम चालू असल्यामुळे सारखे जण येत असतात.

ग्यारेज आहे ह्या ग्यारेज मध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात गाड्या नीट करायला येत असतात.

ह्या लावलेल्या आहेत लाइट लावलेल्या आहेत मोठे मोठे.

दुकान आहे ह्या दुकानमध्ये सर्व प्रकारचे सामान भेटत मोबाइल च दुकान आहे.

छान प्रकारे केलेल आहे न्यू पार्लर आहे हे आणि खूप मोठ पार्लर आहे तर इथ खूप जन येतात.

हॉटेल आहे अ या हॉटेलमध्ये पण भरपूर जन भरपूर कस्टमर हे सारखे येत असतात अं हे हॉटेल --

एक स्टॅचू आहे महादेवाच स्टॅचू आहे खूप मोठा हा स्टॅचू आहे.

या बँके मध्ये पण भरपूर अं अशे मोठे मोठे कस्टमर अस --

आणि ह्या दुकानामध्ये सर्व प्रकारची पुस्तक भेटतात वेगवेगळे सर्व प्रकारची जी पण अव्हेलेबल असतात त्यांच्याकडे सर्व प्रकार--

तो शॉप आहे अं आणि शॉप च्या बाहेर फटाके पण अं जस की फुलझडी ते लावलेल आहे आणि --

ह्या जीम मध्ये सर्व प्रकारच्या मशीनरी आहेत आणि खूप मो--

आतमध्ये पण आहे आणि बाहेर पण त्यांनी अशे बूक लावलेले आहे.